खूप छान ते सजावट केलेले आहे अनेक प्रकारचे झुंबर आणि फुलांची सजावट केलेली आहे.

हॅलो या ठिकाणी आपल्याला डान्स रूम दिसत हाये आणि दोन मुल डान्स करताना दिसत हाये आणि डान्स रूम खूप छान प्रकारे सजवलेला दिसत हाये.

हॅलो या ठिकाणी आपल्याला देविदास बेकरी दिसत आहे बेकरी खूप मोठी हाये आणि बेकरी मध्ये पावभाजी चायनीज --

हॅलो या ठिकाणी आपल्याला एक छान प्रकारे गार्डन दिसत आहे आणि त्या गार्डन ला एक झ झा झाडांना छान प्रकारे डिझाईन दिलेली आहे म्हणजे केलेलं आहे आणि ब बसण्यासाठी एक बाकड दिसत आहे.

अह झाडं झुडपं दिसत आहे कॉलेजचे नाव कला वाणिज्य गोविंदन पी_सी_इ पी_सी_ए महिला कॉलेज आहे.